नशा पाणी न करता कबूल करत आहे आणि खाली सही ठोकाशबास घ्या दुर्गा बाई हा लाख मोलाचा करार जपून ठेवा आता सांगा तुमची complain लिहू का हे लिव्हलं की न्याही फेडलं तर complain लिव्हणारच हं चला उठा मंडळी आणि आपापसात काही पैशाचे व्यवहार करताना विंडोक डोके ठिकाणावरती ठेवायला शिका निघा आता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

देण्यात आले होते व त्यानुसार त्याची अंमलबजावणी करावी असा अं असे म्हणण्यात आलेले होते.

जेवण तर दुपारीच झालं तुझं झालं तू खूप उशिरा जेवते ग का ग उशिरा जेवते नाही अगं विहानला शाळेतून शाळेत घेऊन जाते ना म त्याच आता पहिलंच वर्ष ये त्यामुळे त्याच्या बरोबर बसावं लागत आणि मग येताना सगळं चेहऱ्यावरचं ऊन लागत आणि बरोबर नेमकी दीड दोन च्या दरम्यान शाळा सुटते मग घरी येऊन पाणी पिलं जात मग जेवण जातच नाय म साडेतीन चार वासता जेवते हम्म अगं मग त्यानी त्रास होईल ना ग सकाळ पासून तू काहीच खाल्लेल नसेल तर म त्रास होईल ना मग नाई सकाळी जाताना नाष्टा करून जातो ना

सकाळी म्हणजे अह नाष्टा करते नाष्टा करून जाते

बरं काग तुझी शाळेतली अह एकदम जवळची मैत्रीण कोण होती माझी ना स्नेहल नाव ये तीच होती म्हणजे आहे अजून अह फक्त एवढंच की तिला आणि मला वेगवेगळ्या गावानं मध्ये दिलंय आमच्या दोघींची पण लग्न झालेत दोघांना पण छोटी छोटी दोन दोन मुलं येत शाळेत म्हणजे तुम्ही एकाच शाळेत होतात पहिली पासन बारावी पर्यंत असं हा अह नाही म्हणजे पहिली पासन बारावी पर्यंतच नाय पण पहिली पासूनच अगदी अह लग्न होई पर्यंत आम्ही एकत्र होतो तस माझी पण मैत्रीण आहे म्हणजे ती पण म्हणजे आम्ही अगदी कळत असल्या पासन पाचवी सहावी पासन एकत्र आहोत आता पहिली ते चौथी खूप मैत्रिणी होत्या म त्यातल्या काही अश्या वेगवेगळ्या गावांना गेल्या म्हणजे कास होत माहितीये का लहानपणी अह लोकांची खूप ट्रान्सफरर जॉब बँकेतली लोक म ते अशे बरेच चेंज झाल्या मैत्रिणी पण पाचवी पासन ज्या आहेत ज्या होत्या त्या अजून पण आहेत आम्ही सोबत जॉबला पण लागलो त्यांना पण म्हणजे त्यांची पण लग्न झाली मग त्यांचं पण असंच आपल्या सारखं

वेगवेगळ्या आम्ही सुद्धा म्हणजे मला माहिती लोकांना आश्चर्य वाटतं मी सगळ्यात लांब ये तेवढ्या याच्यामध्ये की तू सगळ्यात लांब ये असं म्हणजे आहे आणि नंतर म आमचा अकरावी बारावी नंतर आमचा पाच जणी चा ग्रुप झालेला MSC पर्यंत तर असा चांगला म्हणजे चांगला ग्रुप होता सगळे एकमेकांचे बेस्टफ्रेंड ये त्यातल्या दोघी जणी पुण्यात ये या दोघी जणी आऊट ऑफ इंडिया आणि मी इकडे असं ये आमचं दोघी USA ला तस नई आमचा पाच जणींन चा ग्रुप होता आहे म्हणजे अजून अह आणि त्यात तर आम्ही लगोरी असं होत आणि अह आमचे कॅरॅक्टर एवढे विचित्र होते ना की त्याला म्हणजे हॅन्डलींग एक मुक्ता नावाची माझी फ्रेंड होती तिच्या नावाने सगळा ग्रुप ओळखला जायचा

आणि एका बेंच वरती तीन तीन चार चार जणी कोणी कोंबून ठेवल्यागत बसायचो कारण की दुसऱ्या जायचा आणि ती मैत्रीचं तशी असते बघ आम्ही माझ्या कडे गाडी होती टू व्हिलर तिच्या वर आम्ही चौघी बसायचो पाचवी बसने यायची कारण ती बसनेच यायची गावावरण आम्ही तिच्यावर कोंबून बसायचो आणि म जायचो एक्झाम ला पण आम्ही असच जायचो युनिव्हर्सिटी एक्सामस ला म्हणजे लिट्ररी अस होत की आम्ही दिसलो नाय ना आमचा वर्ग शांत असायचा म्हणजे आम्ही कॉमन ऑफ जरी लिहिलं ना ब्लॅक बोर्ड वरती आम्ही आमच्या ग्रुप ने तर कुणाची हिंमत नव्हती म्हणजे एकशेवीस एकशेवीस अह लोकांचा क्लास होता आमचा ए ग्रुपचा मॅथ्स फिजिक्स चा एकशेवीस पैकी कुणाची हिंमत नव्हती का ते हे करायचं काढायचं किंवा पुसायच आम्ही कॉमन ऑफ म्हणजे कॉमन ऑफ आम्ही म्हंटल ना नाही आज नाही लेक्चर होणार तर नाही होणार आम्ही जर म्हंटल ना कोणीच नाहीये आज सगळी लेक्चर होणार कारण की कारण पाच मुलींचं आमचं लेक्चर व्हायचं असं सुद्धा केलय म्हणजे आधी खूप आणि इतके मुलं सुद्धा घाबरायची कारण आता या मुली काय बोलत नाय पण तो शेला पागोटेचा कार्यक्रम व्हायचा ना त्याच्यात आम्ही इतके माहिते आणि ते विकत फॉर्म असायचे पन्नास पैश्याला एक फॉर्म आम्ही दोनशे दोनशे फॉर्म घ्यायचो दोनशे दोनशे आठ आठ दिवस फॉर्म भरायचो आम्ही लिट्ररी सगळ्यांची काढायचो म्हणजे कोणी सापडेल त्याची आणि सापडेल तशी असं सोडत नव्हतो आम्ही कुणालाच माहिती खूप मज्जा यायची म्हणजे ती एक वेगळ्या प्रकारची भारी ना की काही बोलूच नका आता आठवल्या तरी अस एकदम मन तृप्त झाल्यागत होत काहीतरी एनर्जी वेगळी आल्या गत होत आणि मग असं होत ना मग तेव्हा खरं तर कसं होत माहितीये का त्यातली एक ये ना एक अह तिचं आमच्याशी काही कोणताच कॉन्टॅक्ट नाही म्हणण्या पेक्षा थोडस काय होत माहितीये का घरचे थोडेसे वेगळे असले की आमचं चौघीचा एकमेकींशी चांगला कॉन्टॅक्ट ये त्यातल्या एकीने इंटरकास्ट लव मॅरेज केलंय तरी पण तिचा आहे पण बाकी सगळ्या अश्या व्यवस्तीत अरेंज मॅरेज करून झाल्यात त्यांचा कॉन्टॅक्ट आहे आणि ती चौथी तिचा पण कॉन्टॅक्ट होता पण आता ती usa ला आहे म्हणाल्या नंतर कुणाकडे नंबर वैगेरे काही नाही जेव्हा माहेरी आली एकदा दोनदा चारदा तर ती आवर्जून आमच्या घरी जाते विचारते माझं माझ्याशी बोलते पण फोन नंबर वैगेरे काही नाहीये माझ्या कडे तिचा तर इतकी मज्जा येते आमचा पाच जणींमध्ये सगळ्यात पाहिलं लग्न माझंच झाला आणि मग नंतर बाकीच्या पाच जणींमध्ये तिघींची लग्न लगेच झालीत एका महिन्यात

आमचा पाच जणींचा एवढा कट्टर हे होता ग्रुप होता एवढे बेस्टफ्रेंड्स होते की न बोलता त्यांना कळायचं की एकमेकीला काय

तिचं झालं तिच्या नंतर दोन वर्ष नंतर एकिच झालं दोन वर्षनं एकिच झालं अन आम्ही दोघीं ज्या आहेत जी एक पुण्यात आहे सध्या ती पण बरेच वर्ष होती आमच्या दोघींचं सहा महिन्याच्या अंतरावरती झालं म्हणजे तिचं आणि माझं जमलं सोबतच होत आणि तिचं अगोदर झालं तिचं पंधरा दिवसातच झालं जमल्यानंतर माझं लग्न जमलं मी तिला फोन केलाआणि त्याच्या नंतर पंधरा दिवसांनी तिचं जमलं माझा साखरपुडा झाला आणि तिचं डायरेक्ट साखरपुड्यातच लग्न झालं असं झालं म्हणजे एकदम फास्ट मध्ये मग तिची आणि माझी मुलं सोबतचीच येत तिला दोनी मुलीच ये बाकी सगळ्यांना एक मुलगा एक मुलगी ये मग सगळ्यांचा सगळं

पण तरी पण आमचं असं खास नातं होत म्हणजे काही पण कुठल्या पण गोष्टींना बोलणं वैगेरे एकदम छान त्याच्या नंतर तिथे जॉबला लागली मुं तिथे लागले सहा महिन्याने म आमच्या दोघींच असं चांगलं होत म्हणजे तिचं लग्न झालेलं होत आणि हा तिचं ते जॉबला लागण्या अगोदरच सहा महिने लग्न झालं होत तर असं तिच्या आमच्या सासरकडचे पण मला खूप ये करायचे अगदी अह म्हणजे बसणं बोलणं उठणं एकदम म्हणजे आमचं एकत्रच पण आता लग्न झाल्यानंतर म्हणजे खूप रडली ती म्हणजे ते लग्न झाल्या नंतर मी इकडे आले मग असं झालं म्हणजे दोन तीन वर्ष खूप कॉन्टॅक्ट होता पण आता काय झालं माहितीये हे ओकेजनली कॉन्टॅक्ट तिच्या बर्थडे ला माझ्या बर्थडे मुलांच्या बर्थडे तिच्या अँनिव्हर्सरी ला माझ्या अँनिव्हर्सरी फोन येतात मधून एखाद दिवशी मग असं खूप रडायला येत तिला कारण ती मी मी सोबत PhD ऍडमिशन घेतलं होत आणि तिची PhD कम्प्लिट झाली आणि माझी इकडं लग्न झाल्यामुळे झाली नाही ती म्हणे तुझ्यात आणि माझ्यासाठी मला सोबत नव्हतो म्हणून मी तिला घेऊन गेले होते तिथं एक्सामला PhD ऍडमिशनला आणि तिची PhD कम्प्लिट झाली आणि माझी झाली नाही म ते असं तिला दुःख कधी कधी कळवळा येतो ती मला म्हणते PhD करायची होती तुला आणि केली मी

त्यांच्यातन फोन आला ना की वेळ कसा निघून जातो कळत ही नाही म्हणजे अह एक तास म्हणू नका दीड तास म्हणू नका अगदी असा जातो की एक पाच दहा मिनटं बोलतोय आपण आणि एवढं बोलतो एवढं त्या गोष्टी आत एक्चुअली आता ची तेव्हा ची जी मैत्री होती ना आपली ती वेगळ्या टाईप ची मैत्री होती म्हणजे आता च्या मुलांची मैत्री वेगळी ये म्हणजे सगळ्याच बाबतीत वेगळी ये आपल्या आपल्या इथं सगळे साधारण होते जेव्हा आपण होतो तेव्हा म्हणजे दिसत नव्हता म्हणजे अह श्रीमंती गरिबी असा फरक नव्हता वाटतं का तुला काही तेव्हा होत का काही सगळे सारखेच कपडे घालायचे सगळे साधारणच राहायचे आणि सगळ्याच बोलणं पण साधारण होत खाण पण साधारण होत एक्चुअली कसं होत कोणालाही कुठल्याही गोष्टी म्हणजे गर्व नसायचा आणि पण आत्ता तसं नाही राहिलंय इतक्या छोट्या छोट्या मुली इतकी स्ट्यालीस मी माझ्या मुलीच्या च क्लास यामध्ये बघत बघते की बस आता मीच अशी म्हणजे खूप साधी सुधी ठेवते म्हणजे इथे सगळ्या लोकांना आश्चर्य सुद्धा ये की तुम्ही असं खूप म्हणजे प्रदर्शन करत नाही कुठल्या गोष्टीच तुमच्याकडे तुमच्या मुलीला तुम्ही किती छान कपडे घेता सगळं करतात ते प्रदर्शन म्हंटल हे बघा आम्ही लहानपणी असाच होतो की खूप खूप साधे राहायचो वडलांनी सांगितलं होत लहानपणी की तुम्ही तुमचे विचार उच्य करा आणि रा आणि साधं ठेवा पण आता तसं नाय ग म्हणजे मुलांची मैत्री अशी झाले बिलकुल याच्या वरती झाले म्हणजे त्याच्याकडे हे त्याच्याकडे ते त्याच्याकडे ही खेळणी त्याच्याकडे ती खेळणी म्हणजे मला तर असं शॉकच बसतो कधी कधी ऐकून तो या शाळेत जातो हा दुसरा त्या शाळेत जातो अरे कसली शाळा मला तर असं वाटतं सगळ्यात छान शाळा कुठली माहिती ये

बाकीचे एकीचे वडील तर अह हे होते क्लीअरीकल काम कराचे दुसरीचे वडील कुठं प्रायव्हेट जॉब मध्ये होते तिसरीचे वडील शिक्षक होते आणि चौथी चे वडील प्रायव्हेट कंपनीत होते मुंबई ला पण ती राहायची मावशी कड तिच्या इकडे ते असं होत आमच्या कडे असा काही भेदभाव असं काहीं नव्हतं आणि सर्वांचे आवडी निवडी अश्या साधारण होत्या जश्या आपण असं म्हणतो ना मैत्री त्याच्या मुळेच होते खरं तर मैत्री कधी होते जेव्हा माणसांचे विचार जुळतात मग ते विचार अशे अपॉपच जुळलेले होते अशी छान मैत्री होती पण आत्ता तास नाहीये ग आता लोकांचं स्टँडर्ड सेटल म्हणजे तुला माहितीये आज तुम्ही कुठे होते फिरायला उन्हाळ्यात इत पासन मुलांची सुरवात होते गप्पांची मला म्हणजे कधी कधी हसायला येत आपण कुठून काय आणि कसं ये या सगळ्या गोष्टी खूपच कॉम्प्लिकेटेड झालाय म्हणजे या मैत्रीच आपली मैत्री कशी निखळ होती म्हणजे माहिती आई दिलेले डब्यातला म्हणजे शिळ्या अह पोळ्याचा चुरमा सुद्धा किती टेस्टीं लागायचा आणि सगळे मैत्री मैत्रिणी तुटून पडायच्या त्याच्या वरती म्हणजे ती किती चव त्याची आत्ता आत्ता पिझा बर्गर

आत्ता च्या ह्याच्या मध्ये पिझा बर्गर लागतो हो आणि आपल्या आपल्याला किती अजून सुद्धा मला तो खूप आवडतो मी बनवते सकाळी पोळ्या बनवते आणि संध्याकाळी त्याच मस्त अह चूरमा मनोरमा चुरमा काय काय सुशीला अशी वेगवेगळी नाव ये त्याला पोहे आणि त्याच्या ही पेक्षा जाऊन आमच्या कडे गावाकडे असतात ना बाजरीचे तुकडे असतात त्याला तव्या वरती भाजून कडक करतात आणि नंतर ते खलबत्त्यात कुटतात आणि त्याला छान पोह्यान सारखं पाणी लावून पोह्यांसारखं बनवतात ते इतकं अप्रतिम टेस्टी लागत ते त्याची चव तर मी म्हणते माझी आजी कुटत बसायची ना ती चव तर मला आयुष्यात कधीच कुठं मिळाली नाहीये ती त्या गोष्टी आम्हाला आवडायच्या लहानपणी आम्हाला असं नावात आवडत की काही असं म्हणजे बाहेरच आणलंय खाल्लंय किंवा काय अजून सुद्धा माझ्या मैत्रीणीना माझ्या आईच्या हातचे थालीपीठ आवडत साबुदाण्याची खिचडी खूप न्यायची मी तर मोठा चपट्टा डब्बा असतो ना पोळ्यांचा

ब्यूकॉन्ट्रीशन करून एक वडापाव घेऊन खाणं या सगळ्या गोष्टी एक वेगळीच आत्ता काय आत्ता पैसे आहेत बऱ्यापैकी पण त्या गोष्टी नाही हो कॉन्ट्री आणि आत्ता माहितीये मुलांना लोकं पॉकेटमनी पण देतात आपल्याला कसला पॉकेटमनी होता ग तेव्हा तू विचार कर ना आपल्याला एक रुपया मिळाला दिवसाला तराई खूप वाटायचं हा आणि दहा दिले तर डोक्यावरून पाणीच दहा ची नोट दिसली की सगळे वेड्या सारखे हो आणि त्याच्या ही पलीकडे जाऊन की हा असं आहे उद्या आम्ही चहा उद्या आम्ही हे करणारे आम्हाला पैसे हवे येत की मागताना सुद्धा खूप असं छान आणि चांगली आपल्या मुलांना माग सुद्धा म्हणजे माहितेय माझा मुलगा कधी पिकनिकला वैगेरे जातो कुठे जातो आपण त्याला पैसे देतो त्याला काही असं त्याच कौतुक नास्ता मम्मी दोनशे देते मम्मी पाचशे देते म्हणजे मला तर इतके पैसे ह्या वयात माझ्या आई वडलांनी दिले असते तर मी तर डोक्यावरण गेले असते तू म्हणशील असं मणजे मी कधी असं

हो आणि मंग मैत्रिणीच ते होत मैत्रणीन चे काम सगळं म्हणजे मेत्रींनी सोबत करायच्या सगळं होमवर्क पण सोबत असायचा मग काही असेल तसे काम पण सोबत करायचो म असं सगळ्या गोष्टी होत्या आमच्या कड मैत्रिणी मैत्रिणी त्याच्या घरी काहीही छोटा कार्यक्रम असेल सवासण जरी असेल तर आमच्या सगळ्यांना जेवण आमच्या घरी सवासण असेल तर त्यांच्या सगळ्यांना जेवण उद्या उद्या ये जेवायला हा सकाळ पासून उपाशीच राहिलीस तरी चालेल पण उद्या इकडे ये जेवायला जेवायचं खायचं प्यायचं आणि माहिती या ही पलीकडे जाऊन सगळ्या गोष्टी एकमेकांन मधनं शेयर व्हायच्या म्हणज तु म्हणशील असं आपण या सगळ्या गोष्टी म्हणतो सगळ्या गोष्टी असं म्हणतो ना म्हजे सुख दुःख त्याच्या ही पलीकडे जाऊन अह सगळ्या गोष्टी म्हणजे काय सुद्धा छोटी पण छान नवीन गोष्ट आली का ये आमच्या कडे हे आलाय ये बरं का तू बघायला म्हणजे मला तर असं वाटतं आपण कितीही मोस्टली असायचं आपण असं व्हायचं की कधी आपल्या बेस्टफ्रेंड ला सांगतोय की आपल्यात हे आणलंय किंवा माझ्यासाठी माझ्या घरातल्यांनी हे केलंय केवढी आप्रूबाई वाट्टयची आपल्याला सांगण्यात सुद्धा पण आत्ताचे मुलं त्त्यांना त्याच कौतुक नाही ग मैत्रीचं कौतुक नाहीये आपल्याला मैत्रीचं पण कौतुक होत म्हणजे ही माझी मैत्रीण अभिमानाची गोष्ट होती मान अभिमान सम्मान आत्ता नाहीये चल ठेवते मग मी ठीके ओके ची तरी काय तुम्ही आहे? श्री पानेसर शिपा कृष्ण कोल्हटकर

दुपटी कुही शांत सुंदर इतर कादंबर् या. जी तुमच्या हा काव्यसंग्रह प्रसिद्ध समाविष्ट आहे. प्रति निष्ठ विनोदा चा विषय चपल खाणी पापरा प्रस्तुत काठच्या खास वैशिष्टय़ आहे. मुलांच्या कुलपा च्या हस्ते करायचे त्यांच्या वर अनेक चमत्कारिक प्रसंग उद्भवतात. त्याचे वर्तन आपण पाहणार आहोत. आमच्या मंडळींना कुलपा चा फार मोठा शौक आहे बघा आणि धातूंची आणि आकारांची आणि कळी कुलपांची जम्मू खाणी एक संग्रह बनवला आहे. घरात दूध प्या च्या कापडा पासून तो तहत पैशा च्या तिजोरी पर्यंत प्रत्येक ठिकाणी कुलूप लावून नाकेबंदी करून टाकली आहे. घरात घरावर एखादा डाका पडणार आहे, अशी बातमी कळून ही कोणी इतकी तयारी करत नसेल बरं. बरी इतकी बंदोबस्त करण्याचे कारण विचारलं तर ते आपल्या ला? चीजवस्तू चे रक्षण व्हावे ही इच्छा नसून कुलपांचा संग्रह मित्रमंडळींच्या नजरेस पडावा एवढी आहे. या हसल्या मुळे बंडू नाना काही. कर्नाल पासून तर काही दार कोणी माझं कुल पे लावली आहेत एवढा खटाटोप करून ठेवल्या मुळे बंडू नाना वर अनेक चमत्कारिक प्रसंग आले आहेत. एक दात्यांच्या धान्या च्या कोठडी च्या कुलपा च्या किल्ली त्यांच्या कुटुंबा ने हरवली. कुरूप जरा निराळ्या पद्धतीचे असल्यामुळे त्याला किल्ली शोधण्या करिता त्यांनी सगळा बाजार पालथा घात ला. बघ कील्ली काही मिळेना काय करावे म्हणून. बरे कुलूप लोहाराकडून काढावे तर पोटा च्या पोरा पेक्षा ममते ने वाढ वलेल्या कुलुपाची हाडे खिळखिळे होतील ही बंडू नानांना कशे झेपेल त्यांना किती वाईट वाटेल म्हणून आणि सारख्या जरा बघून आनंद साठीही जरा दोघेच होते. शिवाय गोळीत काम आणि की त्याने शेजार् यापा शी. कधी पसा भर धान्य ही उस ने मागितले नव्हते. असो, अशा रीतीने पहिला दिवस घरातील सर्व मंडळींनी त्या खुरपणी मिळत आहे . कडकडीत उपास करून घालव ला. दुसर् या दिवशी द्वादशी पण तोही दिवस सगळ्यां नी त्या धार्मिक पणे उपवासात काना ना तिथे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. शेवटी सर्व हकीकत करतात. आम्ही स्वतः लोरा घेऊन नानांच्या घरी गेलो व ते कुलूप एकदा ची फोडली पण त्यामुळे नानांचा आमच्या वर इतका गुस्तख झाला तेपंधरा दिवसांपर्यंत आमच्या शी नीट बोलत मोठी नाही आमच्याकडे पाहत होते मी चालतां बोलतां आम्हाला टोमणे मारत असेल. आपल्या ला उपयोगा तील सर्व किल्ल्यांवरून आपल्या ला अडकव लं असेल. त्या कधी हरवत नाही. हरवता हरवता त्या बहुत करून त्यांच्या कुटुंबा च्या ताब्या तील किल्ल्या वरील अनर्थ उतरल्या पासून आधी साधी बाजारी कुल पे ते कुटुंबा च्या स्वाधीन करू लागली एक किल्ल्यांच्या बाबतीत काही विधिनिषेध बाळगत नसे त्यांना कोणतीही चाले खडे किंवा काळी काही ही चालत असेल कधी तरी तर दुसऱ्या ने ती उघडते अशी ती वसुंधरे व कुटुंब मूर्ती पाहून नाना पदार्थ चा एका विश्वासू नोकरा ला चोरी करण्याची इच्छा झाली व तो हजार शे डबल घेऊन पडून गेला. तिजोरी ला कोणते कुलूप लावायचे याचा बंडू नाना फार दिवस प्रश्न पडला होता. प्रथम त्यांनी अक्षरी कुलूप लावली पण तिजोरी अंधारातच त्यामुळे कुलपा ची अक्षरे जमा होताना ती मी दिसेनात म्हणून त्यांनी तिजोरी. महत्त्वपूर्ण प्रती उघडा ठेवून तून तर तिथे उजेड येऊ लागला. खिडकी तून खूप सारा उजळू येऊ . कुलपा वर पडू लागला पण तेव्हापासून अक्षय वत नाती जवळ उभे राहणारच दिसू लागली तेव्हा ते कुल पे ही. कुचकामी झाली यापेक्षा अक्षर शत्रू कुल पे पुष्कळ बरी असा टोला देते. त्यांनी एका कुल का ऐवजी दुसर् या कुलपा ची योजना केली हे कुलूप नसते दाबले की लागत असे. उघडताना मात्र त्याला किल्ली ची जरूर लागेल. एके दिवशी बनवून आणला आम्हाकडे हार्दिक. हर्षित मुद्रण मी येऊन म्हणू लागली. आमच्या कुलपं कशी आहेत तुमच्याकडे आहेत का एवढी छान कुलपे. आर्यभूमी च्या पुत्राला कल्पना होती की म्हणून. चोहीकडे उर्दू चालू. लागले पण हा. घरात निव्वळ खोटा आहे आहो आम्हाला संधी मिळत नाही. साधी मिळाली तर आमच्याकडे शेती करू indian झाले असते. medicine झाले असेल देशा विना वा देशाभिमानाच्या बुखारी चा अर्थ विचार तात बंडू नाना प्रथम आपली कोणतीही सकाळी स्तुती करणारी नाही असे आम्हां पासून वचन घेतले. त्यानंतर लोहारा च्या मदतीने त्याने स्वतः तयार केलेली एक कुलूप दाखवली म्हणाले, या कुलपा ची कल्पना मला आमच्या जोडी च्या कुलुप वरून सुचली या कुलपा ने गुणधर्म या कोलकात्या विरुद्ध आहेत. त्या कुल पास उघडण्या साठी केली पाहिजे. त्याला याला मात्र लावण्यासाठी केली पाहिजे म्हणून नुसते दाबून लावता येते माझी नुसत्या. विचारल्या सारखे उघडतील हे कुलूप मी आता तिजोरी ला लावून पूर्वी चे काढून टाकणार. हाल कल्पित प्रकार ऐकून आम्ही नानांची मत वळवण्या चा पुष्कळ प्रयत्न केला, पण त्यांनी काय आम चं ऐकावं ती थोडी संपणार होती. नानांच्या अंगी थोडं विषय हा एक रोजी गुण आहेत.

तेव्हा तर नाना चा तिळ पापड झाला म्हणाले. आमच्याकडे तो सुद्धा देश बुडवी वगैरे चा आश्रम देणारे असतात. त्यानंतर नानांनी तिजोरी ची घट नी कुलूप लावले व ती आपल्या विजया च्या खोलीत नेऊन ठेवली. ते म्हणाले, आता मात्र सोर माझा आणि शांता पडतात. मी त्याला काळ पंधरा करून ठेवले आहेत का? मारेल देणार कि मी चा प्रयोग सुरू होतात, घंटा वाजायला लागून घरातील सर्व मंडळी जम ती. वर तत्काळ त्याला खोल वर पाहून घेतील तर त्याच्या आवाजा बरोबर पाणी काळ पडून. उठून त्यांच्या मानगुटी वर बसेल बसेल असं हा विचार आम्हाला ही पसंत पडला. त्या दिवशी ते कुलूप लावण्या चा बेथ ठरला. त्या दिवशी रात्री आम्हाला. घंटानाद ऐकू यामुळे आम्ही बनवून आनंदच्या विजया च्या खोलीत गेलो तर तो काय चमत्कार समजावा? बंडू नाना स्वतःस उजवा हात आणि तिजोरी चे कुलूप उघडून. उघडून असून डाव्या हाताने आपला संवाद. उजवा हा जोरा ने पकडून चोर चोर म्हणून ओळख आहे. त्यानंतर लवकरच आमच्या गावात लोकांची एक टोळी आली. त्यांच्या जवळ चाकू, सुऱ्या, कुल पे वगैरे बरेच जिन्नस विकण्या साठी होती.

तुम्हाला आमच्या गावात झाली होती. तिचा पहिला प्रयोग भद्रा अथवा. चार्य विपक्ष त्या दिवशी होता. यावर आपली सर्व मंडळी बरोबर घेऊन बंडू, नाना विहार, चित्ता आणि नाटका ला गेली. जाताना अशी म्हटली सुद्धा की आता चोरांना म्हणावे या कशी चोरी करता ही पाहू. तुमच्या बापा कडून वृद्धी मध्ये अशी तिहेरी कृपया तुम्ही पाहिली नसेल. नाटक सकाळी पाच वाजता टोपे नाना परत येऊ पाहतात. सर्व भेटेल तो खुशी जशीच्या तशी असून त्यातील माल मात्र चोरी ला गेले ला शोधकर्ता ही टोळी पळून गेलेली आढळली त्यावरून रात्री. त्यावरून अनुमान निघाले की ज्या लोकांनी विचारा भोळा मानांकडे. कुलपे खपवून पुढे त्यांच्या ताकदीत न जुमानता आपल्या सर्व दागिने अंगावर घालून नाटका ला गेले होते. त्यामुळे तेवढे मात्र बचावले. यापुढे बंडू नाना च़ं नाही. मी त्यांच्या कुटुंबा ने टोमणे द्यावे ही दागिने घालण्या च्या माझ्या खुशी बद्दल आपण सध्या मला दुसरा वत होता. पण शेवटी आपल्या कुलपान पेक्षा माझ्या हवशी नेच आपल्या ला वाचवले. बंडू नाना ते तेरा पार पडला म्हणून नानां यावर काय बोलणार? त्यांच्या तोंडा ला आपोआपच कुलूप लागले. बंडू नाना च्या कुलपा च्या शोका मुळे खूप सार् या गोष्टी घडल्या. पण दोन आणि च्या तोंडा ला आपोआपच कुलूप लागलं होतं. त्यानंतर त्यांनी कुलपा चा नाद ही सोड ला, पण नानांची व्यक्तिमत्त्व अगदी ही. विनोदी व. आतुरते पणाची होते . पक्षाच्या दुनिये तील अनेक गोष्टी आश्चर्य चकीत आहेत पण त्यातही काही मस्जिद करणारे गोष्टी म्हणजे अनेक पक्षी जातील वर्षा तून दोनदा किंवा एकदा हजारो मैलांचा प्रवास भारताच्या कुठल्याही

नऊ ते एकदम हजारांच्या संख्येत आणि तुम्ही कुठून ही उत्तर आशिया तील हजारो मैलांचा प्रवास करून बरी नगरीत तरी संगीत जाती चे पक्षी नियमितपणे व्हाय चा. आम्ही येऊ लागतात भारतात येणारी. स्वित बालक जमिनी वरूनही तातर बदकांच्या काही नाती Siberian बालकांच्या स्थलांतरा विषयी कालिदासा च्या रांगोळी काढतात असं पक्षी सुद्धा पावसाळ्यात दिसत नाही अशी वर्णने प्राचीन वाङ्मयात आहेत. मग जर या काळात हे पक्षी येतात तरी कुठून हा माझा सर्वांनाच प्रश्न पडतो. याच्या उलट उर्फ yourope मध्ये अनेक पक्षी हिवाळ्यात दिसेनासे होतात आणि जाणीव होती मात्र नक्की काय करतात हे कोणा लाच माहिती नाही. आणिकांच्या संस्कृती प्रमाणे बरं पकडू लागल्या मुळे हे पक्षी बेडूक खवले करी अथवा काही सदस्य प्राण्या च्या चिखलात का कपारी गाडून घेऊन प्रदीर्घ काळ झोप काढत असेल असले पाहिजे पुढे पाहणार नाहीत. एका खंडा तून दुसऱ्या खंडात प्रमुख करू लागला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपल्या खंडा तून गायब होणार हे पक्षी दुसर् या खंडात दिसू लागले आहेत. पक्ष्यांच्या स्थलांतरा वर आपण ही काही सोपी गोष्ट नाही, पण अवघडल्या उघडत नाही. विज्ञाना ला मार्ग काढावेत लागतात. पर्यंत जाण्या साठी मार्ग शोधण्या साठी एक आधारावर मग कशी उपाय केला पाहिजे होत्या ओळ. हो हो तिथे पाहिजे. hello रेखा काय म्हणते? कशी आहेस? मजेत, तु बोल सिमा तु कशी आहेस?